बेसिक पीएचपी च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
येथे आपण आयएफ स्टेटमेंटबद्दल चर्चा करणार आहोत
जर यापूर्वी तुम्ही कोड लिहिला असेल तर तुम्हाला आयएफ स्टेटमेंटबद्दल माहिती असेलच
पीएचपी मध्येही ते फार काही वेगळे नसते
मी तुम्हाला वापरून दाखवणार आहे
आता आपण सुरूवात करू या
आयएफ स्टेटमेंटबद्दल थोडक्यात जाणून घेऊ
हे कंडिशन स्वीकरते
जर ती कंडिशन ट्रू असेल तर ते कोड चा एक भाग कार्यान्वित करते
जर फळसे असेल तर ते कोड चा दुसरा भाग कार्यान्वित करते
उदाहरणादाखल ही रचना बघू या
आयएफ मग कंसात 1 इक्वॉल्स 1 ही कंडिशन लिहा
लक्षात घ्या मी येथे दोन बरोबरची चिन्हे दिलेली आहेत
हा कंपॅरिझन ऑपरेटर आहे
दुस या ट्युटोरियलमध्ये आपण या ऑपरेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत
हा ऑपरेटर इस इक्वॉल टीओ असा वाचला जातो जो equalsपेक्षा वेगळा असतो
जेव्हा आपण व्हेरिएबल्स वापरतो आणि जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपण दोन वेळा इक्वॉल टीओ चे चिन्ह लिहितो
ट्रू pathसाठी आपण दोन कर्ली ब्रॅकेट्स महिरपी कंस वापरू शकतो
आपण येथे हे टाईप करू या
संबंधित कोड या कंसात असेल
नोट Trueपाथसाठी एल्से
तशीच रचना म्हणजे दोन कर्ली ब्रॅकेट्स
उदाहरणार्थ आयएफ 1 इक्वॉल्स 1 असल्यास ट्रू हा रिझल्ट एचो होईल
जर1 इस नोट इक्वॉल 1असल्यास फाईल कार्यान्वित झाल्यावर फळसे हा रिझल्ट मिळेल
परंतु एक बरोबर एक असल्यामुळे फाईल कार्यान्वित केल्यावर आपल्याला ट्रू हा रिझल्ट मिळेल
आपण हे बदलू या
म्हणजे येथे 1 इक्वॉल्स 2करू या
हे नसल्यामुळे आपल्याला फळसे हा रिझल्ट मिळेल
अशा प्रकारे आपण एक संख्या दुस या संख्येबरोबर आहे का हे पाहणारा साधा प्रोग्रॅम तयार केला आहे
अर्थातच हे प्रोग्रॅम लिहिण्यासाठी चांगले एप्लिकेशन नाही
आपण यापेक्षा थोडे अधिक करून बघू या
आपण पासवर्ड एक्सेस चा छोटा प्रोग्रॅम बनवू या
आपला पासवर्ड येथे व्हेरिएबलमध्ये संचित करू या
समजा पासवर्ड या व्हेरिएबलची व्हॅल्यू एबीसी आहे
आपणIF फंक्शन मध्ये व्हेरिएबल समाविष्ट करू या
आयएफ पासवर्ड व्हेरिएबल नंतर डबल इक्वॉल्स आणि डीईएफ हे बरोबर असल्यास एक्सेस ग्रँटेड असा रिझल्ट मिळेल
माफ करा
माझी चूक झाली
आपण युजरकडून डीईएफ ह्या पासवर्डची अपेक्षा करत आहोत
आणि प्रत्यक्ष सिस्टिममध्ये एबीसी हा पासवर्ड दिलेला आहे
त्यामुळे तो डीईएफ नसल्यास आपण एक्सेस डिनाईड म्हणू
आपण एबीसी हा पासवर्ड इनपुट केला होता
आता पासवर्ड व्हेरिएबलची तुलना आपण संचित केलेल्या डीईएफ या पासवर्ड बरोबर करू या
जर पासवर्ड इक्वॉल्स डीईएफ असेल तर एक्सेस ग्रँटेड आणि नसेल तर एक्सेस डिनाईड हा रिझल्ट मिळेल
हे करून बघू या
एक्सेस डिनाईड हा रिझल्ट मिळाला कारण हा पासवर्ड मॅच झाला नाही
अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपण येथे व्हेरिएबलचा समावेश केला आहे
आता पासवर्ड बदलून तो डीईएफ करा आणि आता आपल्याला एक्सेस ग्रँटेड हा रिझल्ट मिळेल
आपल्याकडे येथे हा एका ओळीचा कोड आहे आणि येथे अजून एका ओळीचा कोड आहे
त्यामुळे आपण हे कर्ली ब्रॅकेट्स काढून टाकू शकतो
त्यामुळे आता हे खूप व्यवस्थित दिसत आहे
लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या सिंपल आयएफ स्टेटमेंटमध्ये कर्ली ब्रॅकेट्स समाविष्ट करण्यात काहीच अर्थ नसतो
जर आपण एकापेक्षा जास्त ओळी समाविष्ट करणार असू तर आपल्याला कर्ली ब्रॅकेट्स ची गरज असते
उदाहरणार्थ येथे नवे व्हेरिएबल सेट करू या
एक्सेस इक्वॉल्स एलोव्ड हा देखील अजून एका ओळीचा कोड आहे परंतु जेव्हा आपण हे कार्यान्वित करू तेव्हा आपल्याला एरर मिळेल
हे आपल्याला अनएक्सपेक्टेड T else ओन लाईन 8 ही एरर दर्शवते
आता आठव्या ओळीवर जाऊ या
याच्या आधीच्या ओळी मध्ये चूक झाली आहे
त्यामुळे आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा अधिक ओळींचा कोड असेल तर तो कर्ली ब्रॅकेट्स मध्ये समाविष्ट करण्याची गरज असते
रिफ्रेश केल्यावर आपल्याला एक्सेस ग्रँटेड हा रिझल्ट मिळेल
आता आपण एलोव्ड ही व्हॅल्यू असलेले एक्सेस हे व्हेरिएबल सेट केले होते
परंतु याचा आपण फार उपयोग केला नाही
आपण हे केवळ एक उदाहरण म्हणून घेतले होते
येथे एक ओळ आहे
तर येथे दोन ओळी आहेत ज्या आपण एकत्र करू शकत नाही
अशा प्रकारे आपण व्हेरिएबल बनवले आणि ते आयएफ स्टेटमेंट मध्ये समाविष्ट केले
मी आशा करते की याचा आपल्याला उपयोग होईल
अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत